तिरंगा हा भारताचा राष्ट्रध्वज आहे.

शाळेचा वेळ झाला कि आपल्याला स्कूल बॅग ची आठवण येते.

इथे जन्म आणि मृत्यू ही होत असतो.

इथे आपल्याला टिकीट ही घ्यावे लागते इथे बसून आपण मोठ्या पडद्यावरती मूवी बघू शकतो.

हे आहे फ्लावर ची बाग.

त्याचे शेतकऱ्यांला चांगला मोबदला मिळेल याचे आपण भाजी किंवा पराठेही करून खाऊ शकतो.

अ लोखंड धरणी सगळे काम हे सगळे काम ट्रॅक्टर करत.

आणि अतिशय स्वछ स्वछतेने आपल्याला जेवण प्रोव्हाइड करतात.